हा बस झाल ज्यास्त नग ते अं सोबत पानीत पाणी आपल अं स्प्राईट आणू का हा इस स्प्राईट आणा स्प्राईट आजुक काही सिगरेट बिगरेट हा ग्लोबक घेऊन ये आणि बस बार घेऊन ये येते वेळेस हाआ ग्लोबक ग्लोबक एक पॅकेट अना ज्यास्त काय आहे.

खाली बाटल किती लागल दोन बस झाले का? घरी आसन फ्रीज मध्ये पानी का नाही.

हाव अं कमी पडल तर मांगून घेऊ न अजून

नाहीतर शिल्लक घेऊन टाका कमी पडल त काय असल मग बर मी का मनते.

आमरस बनतो का आमरस आमरस आमरस

हे पहा आमरस कीव्हा हा एक नंबर मधी

हव का कता काऊ आज काय भाजी आहे बिजी

ही भेटल गण मनते कोवक का म्हणते त्याला.

हा तीक्या बी अनू मंग खाऊ मस्त भाजी.

बर्थडे सालाचा देन

मंग काय नियोजन करायच मंग खायच म्हणजे टिकडच करून तुमच्या इकड आल्यावर आता.

आह अं तुम्ही एवढं बोललेलं तसं बी तिकड

आमच गांडीवदे तिकडेच करु निवांत मधी.

आ केक बी आणून ठेवा करू नंतर पहिले स्पष्ट बसू निवांत कांदे घ्यायचा गोळा जमाचा मस्त ओके मंधी पेऊन घ्यायच. घेऊ काही नाही केक ला घेऊ पहिले, पहिले आपल सामान घ्या. हाव का

सोडला घरी जा घरी

हा आनंद भाई च्या दुकानात ठेवून द्या आपण घेऊन जाऊ आनंद भाई च्या ठेवू का गच्चीवर घेऊ मग आपल्याला कस नाही नाही आनंद भाऊ ची एकच घेऊन जा न तिथ मस्त आहे ना फ्रीझ ग्रीज मढी

जाऊ न आनंद भाऊ ला घेऊन जाऊन वाटल्यास जेवायला काय विषय नाही.

आनंद भाऊला बघा कॉन्टॅक्ट करून त्याला पण नेऊ चांगलं वाटत नाही.

बर माझ नाव सांगतल का माझस आहे सायमान म्हणून. तो म्हणशील सांगितलं नाही काही अस झाल का हाआ

दोन काहीतरी भेटून सांग

किती डाव सांगतो मी तस हाय म्हणून

मंग परत म्हणशील मला नाही जायच त्याला म नाव सांगून देन माझ आहे म्हनून कारण भेते आ माझ नाव सांगजा

आह ठेऊ का हाय रिया

काय करते काय करते काय नाही बसली काय मग आज उपवास आज काय एकादशी हो होता न एकादशी होती बाबा हो ना मग उपवास वगरे तुला होता ना मलाही होता म्हणजे आमचा घरात सगड्यांनाच होता उपास हम्म आमचा घरात पण सगड्यांनाच होता आणि मी त वर्षातून एकच उपास पकद्ते एक नाही दोन महाशिव रात्री आणि एकादशी

मग येत का पंढरपूर ला अगं हो जवळच आहे न आमच्या इथून ते दहा पंधरा kelometer लांब आहे फक्त तर मग आम्ही सकाळी चालत चालत गेलो. घरापासून मंदिरापर्यंत चालत आले होते का चालत आलो तर फ्रेंड्स आणि फॅमिली अं अग नाही family सोबत आणि आमच्या गावातल्या पण बाया येतात ना तुला माहीत आहे ना गावाकडे दिंडी निघते हा हा होना अह तर आम्ही दिंडी मध्येच जात असतो मग दरवर्षी मस्त मम्मी आमची पूर्ण family आणि गावातल्या बाया पण join होतात आमच्या सोबत मग भाऊ वगरे सगडे इतके छान दिंडी मध्ये भजन कीर्तन चालू असत ताड गाणे इतक छान मज्जा येते माहीत आहे काल वकरच दहा पंधरा वेड निघून जातो

आम्ही पण चालत गेलो होतो friends सोबत आमच्या शेजारचे हा आहे जवडम्हणजे वीस पंचवीस मिनिट लागतील चालत जायचं म्हटल्यावर हो चेत णा

खूप छान आलो सकाळी आम्ही घरून निघालो होतो मग आठ नऊ वाजता मग चालत चालत गेलो तिथ बारी ल लागलो बारी ला लागल्यानंतर

होणा माझे आई बाबा पण गेले होते आज सकाळी पाच वाजता तर म्हणत होते त्यांनाच दोन तास लागले घरी याला सकाळी गेले होते तरी पण एवड्या सकाळी पण गर्दी होती

बापरे अग खूप लोक येतात माहिती आहे का आणि हे छोट पंढरपूर आहे न ग म्हणजे मोठ पंढरपूर तर दुसर आजू बाजूचे खेड्यातले संभाजीनगर मधले सगडे लोक इथच येतात

त्यावेडेस खूप गर्दी असते ग आणि तुला माहिती आहे रस्त्यान तू जर आली ना खेडे गाव आता आम्ही कस आता खेडे गावा मध्ये आहे तर खेडेगावच कस दिंडी वगरे जात असलं किवा दर्शनाला जात असत ना तर रस्त्यान इतक छान मस्त खायचे प्याचे पदार्थ असतात पाणी अस्त खूप fruits असतात शाबुदाणा असतात काय काय मिडाळ मग आम्ही साबुदाणा खाल्ला fruits होते मग आंबे होते कुठ तिड देत होते तिड खाल्ली आंबे खाल्ले आणि चला सुद्धा विकत होते लोक चहा लस्सी

परत चहा होता अजून ते राजगुर्‍याचे लाडू वगरे असतात ना ते लस्सी बदाम शेक वगरे अस हो आ छान आहे छान यार खूप मस्त मग तुमच्या कडे दिंडी वगरे आली का नाही आमच्या घरा समोरूनच

हा आमचा पण घरासमोरूनच डिंडया गेल्या आहेत ना आणि दिंडी मधेच आलो होतो हा तेच रस्त्यान खातपित जाच प्रतेक stop वर आम्ही थांबाच थोडा वेड इकडे time पास करायचो गप्पा मारत बसायच खायचो प्याचो

भजन कीर्तन अरे हं मग तेच सांगते आम्ही गेलो बारी ला लागलो बारी ला मग दोन तीन तास तर easily आमचे गेले बारी मध्ये मग आम्ही मस्त दर्शन घेतलं दर्शन घेतल्या नंतर बाहेर पडल्यावर पहिले आम्ही प्रसाद घेतला घरी आणासाठि

मग प्रसाद मध्ये ते पेढे वगरे भेटतात न ते पेढे घेतले उपासाच घेतलं आणि मग यात्रेत फिरलो यात्रेत तर तू गेली असेल हा गेले होते ना आम्ही दर्शन वगरे घेतलं मग

आपल काय म्हणातात ते आहे ना त्याच्या अलीकडे परेन्त आले होते लांब होते खूप आपल्या मंदीरा पासून

आकाश पाडणे होते तिथ break dans वगरे म्हणजे लहान मुला साठी खेडण्या साठी खेडणे होते बरच काही होत खरेदी साठी हो न तू बसली होती का नाही मी नाही बसले बसणार होतो आम्ही पण त्यांनी खूप जास्त ticket संगितले शंभर शंभर संगितले एकला त्यामुड अच्छा अह अरे मग ते अस festival च्या वेडेस तर ते महागच देत असते तुला माहीती आहे

आम्ही सहा जन होतो त्याच्या तू फ्रेंड्स सोबत गेली होती का

अरे वाह मस्त तेच तर कर्ण पुर्‍याची जत्रा असते तश्याच type मध्ये हे पण

ते मग काय खरेदी केली

नाई अग मी एवढ काही नाही घेतलं कानातले घेतले कानातले घेतले आणि बांगळ्या घेतल्या बस जास्त काही नाही कानातले आणि बांगळ्या खरेदी वगरे नाही केल just फिरून आलो दर्शन वगरे घेतलं म्हणजे वारकरी लोक

डिंडया चालू होत्या का आम्ही गेलो होतो न आम्ही तीन वाजता गेलो आम्ही तीन ला sorry दोन ला गेलो आणि घरी याला आम्हाला पाच वाजले वाटत हम्म भरपूर वेळ थांबले होते हा म्हणजे गर्दी पण होती न जास्त आणि पूर्ण जत्रा मध्ये फिरलो त्याच्यामुड जरा वेड लागला आणि जरा लंब आहे ना घर मग चालत चालत याला जरा उशीर झाला होण आणि तू friends सोबत गेली होती ना friends सोबत फिरता पण येत parents सोबत गेल्यावर कस जातात दर्शन घेऊ देतात थोड फार shopping वगरे ते नाही त घरी freinds सोबत नसत

मोठ्या पंढरपूर ला पुढच्या वर्षी आपण जाऊ सोबत मोठ्या पंढरपूर ला नाही गेली का तू हा गेलीली

ह पण अस अढे मध्ये गेली असण ना तू कधी पण

हम्म मस्त आहे मंदिर वगरे अस ते TV वर पण दाखवत होते ना

आषाढी एकादशी special तेथील जे पुजा वगरे झाली ना म्हणजे म्हणजे ते विठ्ठल रुकमाई च जे मूर्त त्यांना तयार करत होते त्यांचा शिंगार साद चालू होता ना त्याचा live दाखवत होते ते YV वर

होणा आणि त्यांचा साठि मग ते camp पण ठेवले आहेत बग त्यांच्या सेवेसाठी कोणाला दुखापत झाली तर त्यांना firstaid मिडाळ पाहीजे त्याच्या साठी बरेच म्हणजे

शिकाऊ doctor वगरेअसतात ना त्यांना तिथ ठेवलेल असत बग हो हो त्यांचं training पण होऊन जाते आणि यांची सेवा पण होऊन जाते सेवा पण होते आणि ambulance पण असतात न अजून emergency साठी हा त्याच्या साठी असते ना कारण खूप लांबून येतात ना लोक आणि तिथ दिंडी असते प्रतेक ठिकाणावरून निघते ना दिंडी म्हणजे कोणा कोणाची देहु वरुण कोणाची आळंदी वरुण काहींची आपल्या छोट्या पंढरपूर वरुण इथून ते डिंडया घेऊन ते तिथ जातात आषाढी एकादशी ला तिथे पोचतात म्हणजे हो पुढच्या वर्षी आपण जाऊ या छोट्या पंढरपूर ला किवा मग मोठ्या पंढरपूर लाच जाऊया पण सोबतच plan करू सोबत जायचा हो चालल ना करू आपण काही तरी बाकी तू आता फराड्याच केल असल आता संध्याकाडी

हम्म चांगली छान होती मग एकादशी फरड्याच पण छान झाल आणि दर्शन पण खूप मस्त झाल होत हो हो माझ पण

ठीक आहे मग